येथे मी आपल्याला पीएचपी कोड मध्ये एचटीएमएल कोड दाखवण्याबद्दल काही सूचना देणार आहे
ज्यावेळी पीएचपी मध्ये तुम्ही कंडिशन किंवा आयएफ स्टेटमेंट्स वापरून मोठा एचटीएमएल कोड किंवा ब्लॉक आऊटपुट करता तेव्हा हे तुम्हाला उपयोगी पडेल
येथे नामे हे variableआहे ज्याची व्हॅल्यू एलेक्स अशी सेट केली आहे
जर नामे इक्वॉल्स एलेक्स असे टाईप केले तर ही एलेक्स असे एचो होईल
जर नामे एलेक्स नसेल तर एल्से टाईप करा आणि आपण यू आरे नोट एलेक्स
प्लीज टाइप यूर नामे असे एचो करू
येथे इनपुट फील्ड आहे त्याभोवती फॉर्म असणे आवश्यक आहे
नंतर फॉर्म एक्शन इक्वॉल्स indexपीएचपी आणि मेथॉड post टाईप करून फॉर्म संपवू या
हे जरा खाली आणू या म्हणजे चांगले दिसेल
तर ह्या एल्से ब्लॉक मध्ये काही एचटीएमएल कोड आहे
आपल्या आयएफ एल्से मधील एक ब्लॉक येथे सुरू होतो आणि येथे संपतो
यात बराच एचटीएमएल कोड लिहिलेला आहे
ह्या ट्युटोरियलचा हेतू एचटीएमएल कोड echoकरावा लागू नये हा आहे
कोड लिहिताना सिंगल इनव्हर्टेड कॉमा ऐवजी कोटेशन मार्क्स वापरणे सोयीचे असते
कोड हा येथे ब्लॉक मध्ये असणे चांगले
त्यामुळे टाईप करताना फार काळजी घ्यावी लागत नाही

जर तुम्ही कोटेशन मार्क्स वापरले असतील तर फॉरवर्ड स्लॅश हे एस्केप कॅरेक्टर वापरू शकता
हे दाखवले गेले तरी एचो मध्ये त्याकडे दुर्लक्ष होईल
उदाहरणार्थ हे रिफ्रेश करू या
नामे इक्वॉल्स एलेक्स असल्यामुळे हा कोड मला ही एलेक्स दाखवत आहे
छोट्या टेक्स्टसाठी हे एचो ठीक आहे
परंतु फॉर्म सहित असलेले मोठे टेक्स्ट आपण एचो करू इच्छित नाही
हे कार्यान्वित होणार नाही
आपल्याला एक एरर मिळेल
कारण टेक्स्टच्या आऊटपुटसाठी कुठलीही मेथड दिलेली नाही
एरर 12 व्या ओळीवर आहे
12 व्या ओळीवर ती दिसत आहे
आणि आपण ही समस्या अशी सोडवू शकतो
येथे पीएचपी चे ओपनिंग टॅग आहेत
आणि आपण येथे टॅग चा शेवट करणार आहोत
म्हणजे आपण blockच्या सुरूवातीला टॅग चा शेवट केला आहे
आणि नव्या टॅग ची सुरूवात महिरपी कंसाच्या आधी करू
आपल्याकडे पीएचपी कोड चा एक भाग येथे आणि दुसरा भाग येथे आहे
हा मधला भागphpत नाही
तो एचटीएमएल असल्यामुळे एचटीएमएल कोड म्हणून दर्शवला जाईल
हे सर्व बदलून तिथे कोटेशन मार्क्स देऊ या
अशा पध्दतीने आपण चांगल्या पध्दतीने काम करणारा कोड लिहू शकतो
स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे पीएचपी चा एकblock येथे आणि एक येथे असेल
आपण हा ब्लॉक येथे संपवलेला नाही
आपण येथपर्यंत गेलो आहोत
हा भाग आपण echoकरत नसून डिस्प्ले करत आहोत
हे विशेष करून एल्से blockला लागू होते
आपण हा ब्लॉक निळ्या हायलाइटेड ओळींनी असा संपवतो
प्रथम आपल्याला ही एलेक्स मिळेल
आता येथे नामे ची व्हॅल्यू बदलून तेथे कायल टाईप करा आणि रिफ्रेश करा
आता आपल्याला एचटीएमएल व्यवस्थित दिसत आहे
आपण हे पीएचपी च्या सहाय्याने एचो केलेले नाही
ही एक चांगली पध्दत आहे
आपल्याला एचटीएमएल नीट दाखवायचे आहे आणि सहजपणे वाचायचे आहे
अशी आशा करू या की हे ट्युटोरियल आपल्याला उपयोगी होईल